सगळं करावं लागत आपल्याला हो त्याच नाव तर आहेच student साठी but college कस असत माहितेय का ती happy place आहे college म्हणजे

आपल्याला practical knowledge मिळत आपण industrial मध्ये कस जायचं कस present करायचं या गोष्टी समजण्यात आपण छान मित्रांसोबत भेटतो त्याच्यातले काही वाईट असतात तर काही चांगले असतात. चांगल्या चांगल्या कडून अपेक्षित पण वाईटाचे अनुभव घेत असतात त्यांच्याकडून हे शिकतो कि किती लोकाना जीव लावायचा नाही लावायचा then college आपल्याला confidence build करून देतो आपल्याला necessary part आहे आपल्या life चा तुला काय वाटत? हा मला वाटतं कुठे झाड याचा कॉलेज जवळ खूप काही झालं असं मला वाटतं काल मी त्याच्या त्याच्या importance आहे ना हो विद्यार्थ्यांचा विचार करण important आहे पण त्यांचं पण कळतंय की त्यांचं पण intention तेच आहे ना की आपल्याला एक माणूस घडवायचा आहे. बरोबर म्हणून त्या त्यांचा try करत राहतात आता तर आम्हाला eighty percent attendance compulsory सांगितलेली आहे college ला बापरे! eighty percent direct अनेकदा बाहेर आल तर मग अजून मग कशी mention करतात ते आम्ही attendance वरचे एक valid reason असेल अह medical वगैरे जास्त valid reason असेल तर ते पण ऐकून घेतात. पण जर तसं valid reason जर नसेल तर मग आमच्या college मध्ये आम्हाला reject लावतात आणि मग थोडेफार fees भरावी लागते त्याची हो त्याने आमचे काही छोटासा plan आहे

हा असं मग असं college मध्ये फक्त college एक आपल्याला त्याने एक साधन दिलय की याच्या through तुम्ही जा. आणि तुम्हाला जे काही करायचे ते तुम्ही या या मार्गात through जा

बर आहे इतका पण खराब नाहीये आणि जास्त पण चांगलं नाही.

college कधी काय दिलं अशी कोणती गोष्ट आहे की तुला दिली की तुझ्या college मध्ये अशा कसल्या competition मध्ये participate केलं होतं का? हो आमच्या एका seminar परत rubicon skill development program पण झाला खूप शिकायला भेटले जाते त्याच्यास्नी एवढं ते मी ऐकलं rubicon skill development ऐकलं काय काय झालं त्याच्यात सांग ना. आज आपण daily savingblack sheet भरल्या प्रत्यक्षात कसे ठेवायचं तर boys आणि girls मध्ये competition झाली मग सगळ्यांना असा विश्वास वाटायचा आम्ही शिकवा आम्ही शिकू त्याचं काय झालं मग आम्हाला शिकवलं की त्याच्यावर आपण नाही काम करायचं. त्यानंतर तर मग group वरती मी त्यांना सांगितलं असं म्हणजे सांगितलं परत पहिलं group discussion खूप काही शिकायला भेटलं म्हणजे आपण life मध्ये कस वागायला पाहिजे वगैरे सगळं काही भेटलं त्याच्यातून तुमच्याकडे पण झालं होतं का ग? हो. आमच्याकडे झालं म्हणजे अह माझंच campus मधल्या एका college मध्ये rubicon skill development चे seminar झाले होते आमच्या college मध्ये काही झाले नाही आणि अह त्यावेळेस माझी competition होती आविष्काराची म्हणून ती पण out of town च होती तर अशा कोणत्या competition मध्ये participate केलंय का? हो मग. केलय ना. अस post presentation वगैरे बरचसे राहतात ना. मग मला सांग question presentation पर्यंत तू गेलीस. मग तुला हा platform college वाल्यांनी provide करून दिला का? हो हो college वालेच provide करतात मग जर तुझ्या college वाल्यांनी जर ही competition organize नसती केली तर तुला एक platform मिळाला असता का स्वतःला updated करण्याचा नाही नाही ते आता ते confidence build झाला तिचा आता आपण आपल्या याच्यामध्ये चांगलं बोलतो ते heading वगैरे किती student जेवढे असतात ना हो आपण college ला जायच्या आधी त्यानं शकत पण अह हे पण नाही नाही म्हणू शकत की पण त्याच्यात आपण जे काही शिकवून जातो जे काय कक्ष आपल्याला मिळतात किंवा आपण जे अनुभव घेतो अनुभवातून शिकतो. हे जास्त must असतं हो हो आणि college ला आपण असं म्हणू शकतो ना अजून open च्या दोन side असतात त्या प्रकारे college पण असते किंवा म्हणजे

आणि ते आपल्याच प्रवेशाचा विचार करतात अगं

आपण कोणत्या मोठ्या त्यांना फायदा होणार त्यांचं काही ते स्वप्न आहे माझ्या student कुठेतरी करायला पाहिजे असं त्यांना वाटतं. हो असं त्यांना वाटतं की अह आपलं student आणखी कुठेतरी जायला पाहिजे आपल्या students ने अह स्वतःला present करायला पाहिजे आपल्या student style च्या life मध्ये एक very develop person बनले पाहिजे हेच प्रत्येक college च्या मागच ध्येय असतं. degree तर प्रत्येकच college मध्ये मिळणार आहे पण सगळ्याच college स मध्ये आपल्याला knowledge तर म्हणजे knowledge सगळीकडे equal मिळणार आहे कारण पुस्तकात जे दिलेल आहे ते syllabus मध्ये आहे ते आपल्याला teach केल जाईल. पण कस आहे काही गोष्टी college मध्ये शिकवतात की तुम्हाला presentation कसे द्यायचंय तुमची phrase during काय आहे अशा गोष्टी आपल्याला college कडून शकतात आता बघ माझं ऐकलं होतं तुमच्या college मध्ये gathering पण झाली annual function तू कशात participate केलं होतं का? हो मग मी मध्ये केलं होतं ना. तू कशात participate केलं होतंस का? हो हो म्हणजे मला हाय ना लहानपणापासून छंद आहे कविता लिहिण्याचा वेगेरे मग मी कविता पण घेतली होती आणि शिवाजी महाराज्यांचा इतिहास पण सांगितला बराचश्या लोकांना ते आवडलं.

seld dependant होण्याची सुरुवात म्हणजे college पासून start होते हो आणि आता मला तू सांग तुझ्या अह कॉलेजमध्ये तुझ्या मित्र मैत्रिणी असतील हो ना

म्हणजे काही friends चांगले intention वाले असतात तर काही चुकीच्या intention वाले असतात तुलाही त्यांचा वेगवेगळा अनुभव आलाच असेल ना हो हो अगं पण ना जे चांगले आहे त्यांच्याकडून चांगलं शिकायला भेटलं जे वाईट आहे त्यांच्याकडून वाईट शिकायला भेटेल त्याला सांगून देतात त्यांच्याशी वाटताना विचार करून येते की relation करायचे की नाही

तर अह माझ्या कॉलेजने मला live सहकार्य करून दिले मी university मध्ये गेली. university मध्ये माझं second rank आला मी state साठी select झाली आणि माझ्याकडे एक हो thank you

जर मला कॉलेज करिता एक platform नसता तर may be मला अविष्कार बद्दल समजलं असतं मी कधी university बघितलीच नसती आणि मी कधी state level पर्यंत गेलेच नसते असं माझ्या मनाला वाटतं. म्हणून माझ्यासाठी कॉलेज एक best आहे

अह त्यात carrierfriend मध्ये csrrier करतील असं नाही ना काही मुल असतात ते sports च्या election ला जातात असतात ते presentation जास्त sidela ला जातात काही जे असतात ते software developers बनतात काही असतात ते business mans बनतात आता काय प्रत्येकावर depend करत असतं आणि कॉलेजेस आपल्याला हे सगळे platform provide करून देतात पण माझ्यासाठी कॉलेजेस best आहे आणि कॉलेजचा part is the best part of my lifewhat about you भावना माझ्याबद्दल पण fifty fifty percentstudent पण best कॉलेज पण best एकदम fifty fifty एकदम मी असं म्हणत नाही म्हणजे कॉलेज इतकं म्हणजे negative आहे मग student एकदम negative तोही एकामेकांना तितकेच important आहे ना जितके कॉलेज student ला important इतक studentcollege ला important हम्म हे तू बरोबर बोललीस ते दोघंही एकमेकांवर depend असतात तुला माहिती आमच्या कॉलेजमध्ये तुला माहिती असेल मी माझ्या कॉलेजच्या अह briefly structure सांगते आमच्या कॉलेजमध्ये मोठी library आहे एक कबूतर hall आहे then अह वेगवेगळ्या वेगवेगळ्या आमच्या आणि तिथे practicals वगैरे आम्ही present करतो खूप सारे classes आहेत म्हणजे जे आमचे lectures होतात आम्हाला teachers guide करतात आणि बस एवढच आहे आमच्या कॉलेजमध्ये तुला काय वाटतं तू सांग तुझ्या कॉलेज बद्दल काय आहे?

त्यांना त्यांच्या पेटत वगैरे भेटला खूप knowledge आहे त्या सरांना फक्त ते external करू शकत नाही कॉलेजचे research वगैरे खूप knowledge आहे त्या सरांना त्याबाबतीत हो अर्थात हे बघ हे बघ जर त्या आता कॉलेजमध्ये as a teacher म्हणून लागले पण तिथे त्यांना एवढ्या सगळ्या सुविधा available आहेत का तर त्यांचा research check करतात म्हणजे त्यांचं कामही करतात एखादे student घडवतात त्या student ला शिकवतात की मी इथपर्यंत यायला जितकी मेहनत केली इतकी तुम्ही करा तुम्ही तुमच्या life मध्ये असेच successful व्हा इतकच त्यांच intention आहे ना

आणि जर आपल्याकडे college च नसते आपल्याकडे college च नसते तर may be आज आपण एकमेकांना भेटलो हि नसतो भावना बरोबर तो पण एक point आहे आणि कसं असतं सगळ्यांना same च deliver करतात त्याच्यामध्ये असं नाही असं नाही की sir ना घ्या माझा माझा एकदम चांगला student आहे हो हा पण मग आता समज student वर depend आहे की आपण घेतो काय हा हे student वर depend करत की आपण घेतो किती म्हणून मला असं वाटतं की दोन्ही phrase सारखीच कारण जितके college ते तितका student पण college ला जाईल कारण college च progration वगैरे जे काही आहे ते सर्व student वर depend आहे teacher वर depend आहे आमच्या college ला दादा झाले परत आमचे senior झाले हा हा त्यांना एवढंच राहायचं की ictiit college मध्ये फक्त अह university एक student होती ती qualified झाली म्हणजे पूर्ण म्हणजेच powerful आहे तिथलं किंवा university सुद्धा powerful आहे हो ते त्या दीदीचा होतं आता मेल फक्त तिला नव्हता deletedeliver केलेले तर येत असते सगळ्या student ला गेले होते पण तिने college करून किती घेतल आहे तिचं त्याच pesentation झालं तिने ठरवलं कि मला हे आणि तिला त्याचा फायदा सुद्धा झाला आहे. हो अगं तुला माहिती आहे का college एक college एक अशी thing आहे की जी आपल्या life मध्ये question play करते आणि may be हे college चे days आपल्याला परत कधीच मिळणार नाही येत जस आपण अभ्यास करतो तस आपण enjoy केलं पाहिजे. खूप खुश राहिल पाहिजे college life मध्ये हो हो बरोबर हो आणि college वर बोलायला गेलं तर खूप काही आहे पण मग आपल्याकडे वेळेची कमतरता असल्यामुळे आपण हे सगळं

असं तुला हे पुढे काहीतरी कुठेतरी कामात येईल college काय होतं college life काय होती हे तुला समजेल आणि तुला ते दिवस आठवतात तेव्हा खूष राहशील बरोबर आता आपण डिप्लोमा मधला आपण कितवी ला आलो तर आता आपली डिप्लोमाची कॉलेज जी असतात ना आठवण काढल्यावर आपल्याला रडू येतं ना. हो कॉलेज एक शाळा असल चालेल आता कॉलेज वर बोलायला खूप काही आहे पण वेळेची कमतरता असल्यामुळे आपल्याला इथेच थांबावे लागेल. चालेल bye ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड हे त्यांचं मुळगाव आहे. कुठलं? ठाणे जिल्ह्यातला कोणता आहे मुरबाड. जन्म आहे दहा फेब्रुवारी अठराशे तीन चा हा. त्याचं उपनाम कोणता म्हटलं तर मुरकुटे. मुरकुटे हे त्यांचं काय आहे त्यांचं उपनाम आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला काय लक्षात ठेव्याचा आहे यांच्या बद्दल तर त्यांच्या बद्दल सर्वात महत्त्वाचं त्यानी पहिली society कधी सुरू केली? ती केली होती अठराशे बावीस सालि. कधी सुरू केली होती? अठराशे बावीस साली. मग हे लक्षात ठेवायचं. हे परीक्षेसाठी महत्त्वाचं त्याला म्हटलं तर Bombay native education society. ही संस्था त्यांनी स्थापन केली होती, त्याचं एक reason होतं, ते म्हणजे त्यांना भारतामध्ये पुर्णपणे शिक्षणाचा प्रसार करायचा होता. म्हणून त्यांनी Bombay native education society स्थापन केली होती. आणी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये स्थापन झालेली अश्या प्रकारची ती काय होती? पहिलीच संस्था होती. काय होती, पहिली संस्था. म्हणजे शिक्षणासाठी स्थापन झालेली पहिली संस्था होती. मग आता या संस्थेने काय केले? मुंबई मध्ये तर शाळा काढल्या परंतु मुंबई बाहेर सुद्धा अनेक ठिकाणी शाळा काढल्या. परंतु तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे परीक्षेच्या दृष्टीने Bombay native education society आपण जे आता म्हटल. तर यांच्यासाठी त्यांना कोणाचा सहकार्य लाभलं? तर त्या दोन व्यक्तींची नाव सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यातली एक महत्वाची व्यक्ती आहे, ती म्हणजे बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर म्हटल्यावर दर्पण आपल्याला समजतं

अठराशे बावीस साली स्थापन झालेल्या Bombay native education society ची स्थापना जगगनाथ शंकर शेटे यांनी केली, त्यांना कोणाच सहकार्य लाभल? तर बाळशास्त्री जांभेकर आणि सदाशिव राव छत्रे त्यांच्या नंतर एल्फिस्टोन यांच्या स्मारकासाठी गमवलेला जो FUND होता त्यांनी ते COLLEGE सुरू केल आणि त्याला नाव दिला एल्फिस्टोन यांच. एल्फिस्टोन हे त्या वेळी मुंबई प्रांताचे GOVERNOR होते तर एक लक्ष्यात ठेवायचा

दूसरा म्हणजे आणखी एक महत्वाची गोस्ट अठराशे पंचेचाळीसला आणखीन एक संस्था स्थापन झाली होती त्या संस्थेला म्हंटलं जात student literary and scientific society ही कुठं स्थापन झाली होती? मुंबईला आणि ह्या स्थापन करण्यामध्ये दोन महत्वाच्या व्यक्ति येतात एक येते ती म्हणजे दादाबाई नवरोजी पहिली महत्वाची व्यक्ति कोण आहे दादाबाई नवरोजी आणि दुसरी व्यक्ति आहे बहुदाजी लाल आणि दोघांना ह्या दोघांनी जी संस्था संस्था स्थापन केली होती आठराशे पंचेचाळीस मध्ये आणि यांना सहकार्य कोणी केल होता तर जगन्नाथ शंकर शेटे न केल होता जगन्नाथ शंकर शेटे यांना नाना या टोपण नावाने ओळखल जाता म्हणून अठराशे पंचेचाळीस साली स्थापन झालेली student literary And Scientific Society लक्ष्यात ठेवायचं जस आपण पहिलं लक्षात ठेवल अठराशे बावीस Bombay Native Education Society तस अठराशे पंचेचाळीस साली स्थापन झालेली Student Literary And Scientific Society मुंबईत स्थापन झाली होती मग सहाय कोणी केल होत दादाबाई नवरोजी आणि बहुदाजिला आणि कधी स्थापन झाली होती अठराशे पंचेचाळीस ला okay. त्या नंतर जगन्नाथ शंकर त्यंच्याबद्दल आणखीन काय सांगू सकतो तर त्यांनी स्वतच्या जागेवर मुलींची शाळा सुद्धा काढलेली आहे. आणखी काय आणखी बर्‍याच्ष्य गोस्टी तुम्हाला consider कराव्या लागतील पहिलं म्हणजे मुंबई विद्यापीठाचे पहिले fellow मनहून कोणाला ओळखल जात? मुंबई विद्यापीठाचे पहिले fellow मनहून कोणाला ओळखल जात? तर ते जगन्नाथ सेटे आहेत त्यानंतर grand मेडिकल कॉलेज च्या स्थापनेमध्ये सुद्धा त्यांनी पुढाकार घेतलेला होता आणि त्या बरोबर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या स्थापणे मध्ये सुद्धा मुंबई मध्ये जे सुरू झाल होत त्याच्यामध्ये जगन्नाथ शंकर शेटे यांचं महत्वाचा योगदान आहे म्हणजे मुंबईला त्या काळी ज्या ज्या गोस्टी सुरू झाल्या ना त्या मध्ये आर्थिक सहकार्य असुदया अथवा मदत ह्याचा स्वरुपमध्ये जगन्नाथ सेठे यांचं महत्त्वाच योगदान तुम्हाला पाहायाला भेटतं जगन्नाथ शंकर शेटे ह्याच्याबद्दल आणखीन काही लक्षात ठेवू शकता तर त्यांच सामाजिक कार्य. आता सामाजिक कार्याविषयी जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुम्हाला दोन तीन गोस्टी लक्षात ठेवाव्या लागतात पहिलं म्हणजे जे मुंबई ते ठाणे ती जी RAILWAY सुरू होण्यामागे जे प्रयत्न होतं. ते जे पहिल्यांदा प्रवासी म्हणून पण होते दूसरा म्हणजे अठराशे शेचाळीस साली munciple act सहमत झाला त्याचमध्ये पण त्यांच सहकार्य आहे जे Horticulture Society असेल किव्हा Geographical Society असेल तर या सोसायटी च्या स्थापणे मध्ये सुद्धा जगन्नाथ शंकर शेटे यांनी महत्वाचा वाटा उचललेला होता म्हणजे ह्या दोन तीन गोस्टी तुम्ही लक्षात ठेऊ शकता

आणि कधी सुरू केली होती तर अठराशे बावन्न ही एक महत्वाची संघटना आहे किवा महत्वाची संघटना आहे परीक्षेच्या दृस्तीने तुम्हाला काय करावा लागतं अठराशे बावन्न च year लक्ष्यात ठेवाव लागतं Bombay Assosiation मुंबई ला दादाबाई नवरोजी अठराशे पस्तीस अठराशे पस्तीस मध्ये justice of peace ह्या पदावर त्याची नियुक्ती करण्यात आलेली होती परीक्षेसाठी हे तुमी लक्षात ठेवू सकता मग आता जगन्नाथ शंकर शेटे यांना कोणत्या व्यक्ति ने काय मंटलेल आहे हे वाक्य महत्वाचा आहे ते मी तुम्हाला सांगतो त्यातल सगळ्यात महत्वाच वाक्य काय येतं तर ते वाक्य आहे हे आचार्य आत्रे यांनी मंट्लेल, वाक्य काय आहे आचार्य आत्रे यांनी मंट्लेला त्यांन मंटला होतं मुंबईचा UNBASIS सम्राट हे मुंबई च UNBASIS सम्राट असं दादाबाई नवरोजी sorry जगन्नाथ शंकर शेटे यांना कोण मंतले आहे आचार्य आत्रे हे एक वाक्य खूप महत्वाच आहे आचार्य गावडेकर यांचं आहे ते म्हणजे लोकांच्या वतीने सरकारशी बोलणारे व मध्यस्ती करणारे पहिले पुढारी ते जास्त करून विचारलं जात नाही परीक्षेला परीक्षेसाठी महत्वाच काय आहे मुंबईचा deceased सम्राट असं जगन्नाथ शंकर शेटे यांच्या बद्दल कोणी म्हण्ट्लय आचार्य आत्रे यांनी त्याच्यानंतर पुढचे समाज सुधारक येतात ते म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर काय नाव आहे? बाळशास्त्री जांभेकर जन्म अठराशे बारा मृत्यू अठराशे त्रेचाकीस, त्यांना फक्त चौतीस वर्षाचा आयुष्य लाभलेलं होत. आज बाळशास्त्री जांभेकर म्हंटलं तर महारास्त्रतले पहिले महत्व गर, त्यांना जास्त काय मनहून ओळखल जातं तर मराठी वृत पत्राचे जनक म्हणून त्यांना ओळखल जात. दूसर म्हणजे त्यांनाच योगदान हे ही लक्षात आहे बरका इतिहासाचा संशोदक म्हणून ओळखलं

आता शाळेत विध्यार्थी मनहून जेव्हा शिकत होते तेव्हा ते घरी गणिताचे शिक्षक झाले म्हणजे त्यांना बर्‍याच विषयाच ज्ञान होत म्हणजे तुम्ही बघितल संस्कृत मराठी इंग्रजी गणित भूगोल गुजराती बंगाली ह्या सर्व भाषांच त्यांना ज्ञान होतं ह्यांच्याबद्दल लक्षात ठेवायचा झाल तर जेव्हा Bombay Native Education Society ही जी स्थापन झाली होती म्हणजे हे स्थापन करण्यामध्ये महत्वाचा वाटा होता जगन्नाथ शंकर शेटे हे आपण already पहिलं होतं सदाशिव छत्रे बाळशास्त्री जांभेकर यांना सहकार्य केलं परंतु या Bombay Native Education Society चे डेप्युटी Secretory झाले होते बाळशास्त्री जांभेकर लक्षात ठेवायाच अ काय लक्षात ठेवायच Bombay Native Education Society चे डेप्युटी secretory कोण झाले होते तर बाळशास्त्री जांभेकर त्यांच सर्वात महत्वाचा एक पुस्तक आहे परीक्षेला बर्‍याच वेळेला विचारलं गेलेल आहे ते म्हणजे शून्य लब्दी पुस्तकाच नाव काय आहे शून्य लब्दी मराठी मध्ये असलेल तर हे एक गणित आणि विज्ञानवर आधारित असलेल पुस्तक आहे लक्षात ठेवा शून्य लब्दी परीक्षेला बर्‍याच वेळेस विचारलं जाऊ शकेल आता वृत पत्राच्या क्षेत्रातल कार्य म्हटलं तर मला एक माहीत आहे अठराशे बत्तीस साली कधी सुरू केलं होतं म्हणजे अठराशे बत्तीस साली जे दर्पण सुरू झाल मराठी भाषेतील पहिलं साप्ताहिक म्हणून ज्याला ओळखलं जातं मराठी आणि इंग्रजी भाषेतून ते निघत होतं जवळ जवळ आठ वर्ष ते चाललेल आहे आठ वर्षानंतर ते बंद पडलं ते बंद पडल्यानंतर त्यांनी काय केलं अठराशे चाळीस मध्ये दिग्दर्शन नावाचा पहिलं माशिक सुरू केलं ते सुद्धा मराठी भाषेतल पहिलं माशिक म्हणून ओळखलं जातं ह्याचा उद्देश काय होतं ह्या दिग्दर्शनाचा तर विज्ञानाचा प्रसार करने लक्षात ठेवा बर्‍याच वेळा आपण Confuse होतो की दिग्दर्शन माशिकचा उपयोग कश्यासाठी अथवा उद्देश काय होता तर विज्ञानाचा प्रसार. तर त्याच्या नंतर तुम्हाला आणखी काय लक्ष्यात ठेवायचा आहे बाळशास्त्री जांभेकर यांच्या बाबत तर त्यांना आदि इतिहासकार म्हणून संभोधल जातं तर आद्य इतिहासकार म्हणून संबोधलं जातं तर त्याच कारण काय आहे तर त्यांनी भारतीय ताम्र पत्र शिला लेख यांचं संशोधन पण केलेल आहे वाचन करून त्याच्यावर काही महत्वाचे निबंध सुद्धा लिहिले आहेत त्यामुळे त्यांना आद्य इतिहासकार म्हणून ओळखलं जातं दूसरा एक point आहे तो म्हणजे शून्य लब्दी आपण already discuss केलं होतं तस त्यांचे काही महत्वाचे ग्रंथ आहेत हे ग्रंथ हे ग्रंथ लक्षात ठेवावे लागतात बरेश वेडा विचारले जातात चार SENTENCE दिले जातात आणि त्यामध्ये एक SENTENCE ह्या ग्रंथावर असत त्याच्यामध्ये तुम्ही लिहलेली महत्वाचे ग्रंथ कोणते तर बालव्याकरण आहे. दूसरा जसा शून्य लब्दी महत्वाचा आहे, तसाच त्यांचा नीतिकथान नावाचा ग्रंथ आहे, तो महत्वाचा आहे, सार्थ ग्रहा महत्वाचा आहे, आणि इतिहास नावामध्ये बरेचसे ग्रंथ आहेत. म्हणजे कसं हिंदुस्तानचा इतिहास त्यानंतर इंग्लंड चा इतिहास त्यानंतर हिंदुस्तान मध्ये इंग्रजी राज्याचा इतिहास किवा हिंदुस्तानचा प्राचीन इतिहास हे जे वेगवेगळे ग्रंथ आहेत. ना ते इतिहासाच्या RELATED हे सुद्धा त्याचे महत्वाचे आहेत. बाळशास्त्री जांभेकर म्हंटलं तर त्यांना महत्वाचा सामाजिक कार्यामध्ये काय येत. तर ते आहे जे हिंदू धर्मामधून परधर्मात गेलेले व्यक्ति होता तर त्यांना शुद्ध करून, स्वह धर्मात आणाव या साठी त्यांचा उद्देश होत. तर त्यांनच्या एकदा परीक्षेला प्रश्न विचारला होता तो म्हणजे शेषाद्री प्रकरण शेषाद्री प्रकरण हे कोणत्या समाज सुधारकच्या related आहे तर ते बाळशास्त्री जांभेकर एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे या point वर

दादोबा पांडुरंग तरखडकर ह्यांना काय म्हणून म्हंटलं जातं मराठी भाषेचे पानिणी अस म्हंटलं जातं महाराष्ट्रचे ते पहिले धर्म सुधारक सुद्धा आहेतं व्याकरणी भाषाकार म्हणून जास्त ओळख आहे लक्ष्यात घ्या सुरूवातीला त्यांचा जन्म जर बघितला तर त्यांचा मुंबई मधेच जन्म आहे कधी आहे अठराशे चौदा मध्ये मुळ घराण जर बघितला तर वसईजवळ तरखड येथे आहे OKAY आठराशे चौदा चा जन्म आहे आणि मृतू कधीचा आहे आठराशे ब्याइएंशी म्हणजे ते किती वर्ष आयुष्य जगलेले आहेतं अडूसस्ट वर्ष जी जगन्नाथ यांनी सुरू केलेली bombay native education society होती त्या bombay native education society मध्ये त्यांनी शिक्षण घेतल दूसरा म्हणजे तुम्हाला ना एकदा असा प्रश्न विचारला होता की चार ज वर्णन दिला होत. वर्णन दिले व्यक्ति ओळखायचा होत त्या वरणांनामद्धे ना गवारा संस्थाच्या नावाबाचे काहीकाळ काय शिक्षक होते. अस वाक्य होत. त्याचबरोबर आठ एक एल्पिसोन institute आहे तच्यामध्ये त्याच्यामध्ये assistant teacher महून सहभागी झालेले होते आता दादोबा पांडुरंग तरखडक मंग तरखडकर मंटंल्यानंतर सगळ्यात महत्वाचा point येतो तो म्हणजे काय तर तो येतो तो म्हणजे आठराशे बावन्न मध्ये अहमदनगर ला ते deputy collector पदावर त्यांची नेमणूक झाली होती

तर हे लक्ष्यात ठेवायचा आहे की दादोबा तरखडकर यांना लाल बहाददूर पदवी कश्यामुळे दिली. तर ते भिलांच्या बंडचा यशस्वीपणे सामना करून ते बंड समवण्यामद्धे त्यांना यश आल होत. म्हणून आणि अठराशे बासष्ट मध्ये ते निवृत्त झालेले आहेत. त्यानंतर सामाजिक आणि धार्मिक सुधारणाचा जर तुम्ही विचार केला तर त्याच्यामध्ये दोन महत्वाचे गोस्टी येतात एक म्हणजे मानव धर्म सभा आणि दुसरी म्हणजे परीमोहन सभा. मानव धर्म सभा कुठे स्थापन झाली तर ती स्थापन झाली होती सूरत ला परम हंस सभा कुठे स्थापन झाली होती तर ती झाली होती मुंबईला मानव धर्म सभा कोणत्या साली स्थापन झाली होती तर आठराशे चव्वेचाळीस ला, परम हंस सभा कोणत्या साली स्थापन करण्यात आली होती तर आठराशे एक्कोंपन्नासला हे दोन महत्वाच्या गोस्टी दूसरा म्हणजे मानव धर्म सभा स्थापन करण्यामध्ये दोन महत्वाच्या व्यक्ति येतात त्यांच्यसोबत असण्यार्‍या त्यातली एक येती ती म्हणजे दुर्गाराम मंचाराम हा दुर्गाराम मंचाराम आणि दुसरी येती ती म्हणजे दिनमणि शंकर दळपतराय ही दोन्ही व्यक्ति खूप महत्वाच्या आहेत मानव धर्म स्थापन करण्यामध्ये त्यांच्यासोबत होत्या. मानव धर्मसभेच उद्दिस्ट किवा वैशिस्ट काय तर त्यांना मूर्तिपूजा काय होती अमान्य होती दूसरा महत्वाचा काय सांगू शकतो तर जाती संस्था जी आहे जाती व्यवस्थाआहे तर त्याला विरोध होता आणि तिसरी महत्वाची गोस्ट होती ती म्हणजे जे हिंदू धर्म आहे त्या हिंदू धर्माला शुद्ध रूप आणण्यासाठी प्रयत्न करन ही मानव धर्म सभेची उद्दिस्ट होती लक्षात ठेवायचा मूर्तिपूजा अमान्य जाती संस्थेला विरोध आणि हिंदू धर्माला शुद्ध रूप आणन्यासाठी प्रयत्न करन हे मानव धर्म सभेचे महत्वाचे उद्दिस्ट होतं दूसर म्हणजे ह्या धर्माच्या प्रसारासाठी ह्या मानव धर्माच्या प्रसारासाठी त्यांनी एक महत्वाचा ग्रंथ लिहिला दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी त्या ग्रंथला काय म्हंटलं जातं धर्म विवेचन परत सांगतो मानव धर्म सभेच्या प्रचारासाठी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथला काय म्हंटलं जातं तर धर्म विवेचन ग्रंथ हे एक महत्वाचा point आहे जस परम हंस सभा म्हंटलं परम हंस सभा सुद्धा मानव धर्म सभे सारखीच तत्त्व होती आता हाच्या मध्ये ना काही महत्वाची लोकं येतात म्हणजे बहुमहाजण या सारखी मंडळी कोणत्या सभे मध्ये होती असा जर विचारलं तर ती परम हंस सभा येते आत्माराम पांडुरग त्यांचे जे निबंध होते ते सुद्धा होते परम हंस सभेला एकच महत्वाचा टार्गेट होतं खूप म्हणजे खूप महत्वाचा एक ते मंजे जो जातिभेद आहे जातीभेद हयाच्यावर परीक्षेला प्रश्न आला होता परम हंस सभेवर जातिभेद मोडून काढण्याचा निर्धार हयाच्यावर MPSC ला प्रश्न फ्रेम झाला होता

तर हे एक पॉइंट आहे additional point म्हणून लक्षात ठेवायचा आहे दूसरा म्हणजे जसा मानव धर्म सभेसाठी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी धर्म विमोचन ग्रंथ लिहिला तस तसं त्यांनी परम हंस सभेच्या मार्गदर्शनासाठी एक काव्य ग्रंथ लिहिला होता त्याला म्हंटलं जातं परमहानसिक ब्रम्हयाधर्म, परमहानसिक ब्रम्हयाधर्म दोन गोस्टी तुम्हाला येथे लक्षात ठेवायच्या आहेत मी तुम्हाला थोडासा ट्रेस्स करून का सांगतोय

जसा मानव धर्म सभेसाठी मानव धर्म सभी साठी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी धर्म विवेचन नावाचा ग्रंथ लिहिला होता तसं परम हंस सभे साठी एक महत्वाचा कवि काव्य ग्रंथ लिहिला होता त्याला म्हंटलं जातं परम हंसीक काव्यग्रह ok हे points clear करून घ्या पाठ करून ठेवा. आठराशे साठ पर्यन्त ना ह्या सभेचे जे कार्य जे कामकाज सुरू होतं परंतु नंतर काय झालेला आहे हे सदस्यांची यादीच चोरीला गेल्यामुळे ही सभा नंतर फुटलेली होती त्या नंतर शैक्षणिक कार्याचा जर विचार अठराशे एककेचाळीस मध्ये एक सभा स्थापन झाली होती ज्ञान प्रसारक आता ज्ञान प्रसारक सभेबद्दल का लक्षात घ्यायेचा आहे MPSC प्रश्न विचारत असताना असा सरल प्रश्न विचारत नाहीत एकदा असा प्रश्न विचारला होत की बर्‍याच गोस्टी दिल्या होत्या आणि ही सभा आठराशे आटेचाळीस ला स्थापन झाली होती एवढा जर तुम्हाला समजला तर बरेच ऑप्शन त्या मध्ये होते जवळ जसे ज्ञांनोदय बर्‍याच related प्रश्न होते

जातात ज्ञान प्रचारक सभा ज्ञान प्रचार करण्यासाठी आणि सामाजिक जागृती करण्यासाठी सुरू करण्यात आली होती आता दादोबा पादुरंग तरखडकर म्हंटल्यानंतर त्यांचे महत्वाचे ग्रंथ मला पाहण्याची गरज आहे आणि सगळ्यात मराठी भाषेचे पाणिणी का म्हंटल जातं तर त्यांनी लिहिलेला महत्वाचा ग्रंथ तो म्हणजे मराठी भाषेचे व्याकरण याच्यामुळे ते खूप चर्चेत आलेले होते दूसरा म्हणजे मराठी नकाशाचे पुस्तक विद्येच्या लाभाविषयी दूसरा म्हणजे विद्वान सृमार्जन हा सुद्धा ग्रंथ हा सुद्धा पुस्तक त्यांचा आहे यशोदा पांडुरंगी हे केलेली टीका हे पुस्तक रुपात आहे परहन्सिक ब्राम्हयं धर्म जे ALREADY आपण discuss केल होत आत्म चरित्र शिशु बोध शिशु बोध हा ग्रंथ कोणाचा आहे तर दादा साहेब पांडुरंग तरखडकर च आहे दूसरा म्हणजे यमुना पर्यटन ही बाबा परमजीत ची ग्रंथ आहे ह्या ग्रंथामध्ये ना दादोबा पांडुरंग यांनी पुनर्विवाह विषयी एक लेख लेहिलेले आहेत मराठी भाषेचे पाणिणी म्हणूनच त्यांना जास्त ओळखल जातं भिलांचा बंड त्यांनी समवल्यामुळे राव बहादुर ही पदवी मिळालेली आहे राव बहादुर पदवी त्यांना का मिळाली त्यानंतर पुढचे समाज सुधारक ते आहेत गोपाल हरी देशमुख आपण त्यांना लोक हितवादि म्हणून ओळखतो अठराशे तेवीस च जन्म आहे आणि अठराशे ब्यानव च मृत्यू आहे पुणे येथे जन्म झालाय अठरा फेब्रुवारी अठराशे तेवीस ला त्यांचा टोपण नाव होता सिद्धि सिद्धी त्यानंतर त्यानणी अठराशे चव्वेचाळीस मध्ये भाषांतरकार म्हणून नोकरीला सुरुवात केली होती अठराशे शेचाळीस मध्ये ते मुनसब झाले होते तर अठराशे बावन्न मध्ये त्यांना assistant commissionar मनहून नेमणूक झाली होती आणि दहा वर्षानी अठराशे बासस्ट मध्ये अहमदाबाद मध्ये assistant जज झाले होते गोपाल हरी देशमुख म्हणजे ह्या गोस्टी लक्ष्यात ठेवायच्या क्रम अठराशे चव्वेचाळीस शेच्याळीस आणि बाव्वन, बासष्ट आणि ओके त्यानंतर त्यांना राव बहादूर पदवी मिळाली आणि हो जस्टीस ची पदवी पण त्यांना मिळालेली होती. दूसरा मंजे अठराशे ऐंशी मध्ये ते मुंबई च्या इलाख्याचे विधी मंडल आहे त्याचे सदस्य ते राहिले होते. आता गोपाळ हरी देशमुख म्हंटलं की सगळ्यात कोणता महत्वाचा तर लोक हित वादी त्यांना टोपण नाव दिलेले आहे आणि लोक हित वादी या नावानं मासिक सुद्धा त्यांनी सुरू केलेला आहे आता त्यांच कार्य जर तुम्ही बघितला तर आपल्याला एक माहीत असतं त्यांनी शोध पत्र लिहिली मग शोध पत्र कश्यामद्धे लिहिली तर अठराशे आततेचाळीस मध्ये बहुमहाजन यांचा प्रभाकर साप्ताहिक होतं ह्या प्रभाकर साप्ताहिकमध्ये त्यांनी लोक हित वादी याच नावाने पत्र लिहायला सुरुवात केली होती आणि ती समजला उद्देशून होती म्हणजे वेगवेगळ्या विषयावर छत्तीस ग्रंथ त्यांचे आहेत हे ही लक्ष्यात घ्या